माझ्या प्रिय देशवासियानो नमस्कार
आजमन की बात च्या आणखी एका भागाद्वारे आपण जोडले जात आहोत
2022 या वर्षामधली ही पहिली मन की बात आहे
आपला देश आणि देशवासीयांच्या सकारात्मक प्रेरणा आणि सामुहिक प्रयत्नांशी संबंधित चर्चा आज आपण पुन्हा एकदा पुढे नेणार आहोत
आज आपले पूज्य बापू महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी ही आहे
30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणीचे स्मरण देतो
काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिनही साजरा केला
दिल्लीमध्ये राजपथावर आपल्या देशाचे शौर्य आणि सामर्थ्य यांची झलक दर्शवणारे चित्ररथ पाहून सर्वांच्या मनात उत्साह आणि अभिमान दाटून आला
एक बदल आपणपाहिला असेल आता प्रजासत्ताक दिन सोहळा 23 जानेवारी म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी सुरु होईल आणि 30 जानेवारी पर्यंत म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरु राहील
इंडिया गेट वर नेताजींचा डिजिटल पुतळा स्थापन करण्यात आला आहे
याचे देशाने ज्या प्रकारे स्वागत केले आहेदेशाच्या कानाकोपऱ्यातून आनंदाची जी लकेर उमटली आहेप्रत्येक देशवासियाने ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत
मित्रहो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे
इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले
या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत
लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली अमर जवान ज्योत शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे
खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीदत्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे
जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे
आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा
इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल
मित्रहो अमृत महोत्सवाच्या या आयोजनांच्या दरम्यान देशात अनेक महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले
एक आहे तो म्हणजे राष्ट्रीय बाल पुरस्कार
लहान वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणारी मुलांना हा पुरस्कार दिला जातो
आपणा सर्वांनी या पुरस्काराबाबत आपल्या घरात आवर्जून माहिती दिली पाहिजे
यातून आपल्या मुलानाही प्रेरणा मिळेल आणि देशाचे नाव उज्वल करण्याचा उत्साह त्यांच्या निर्माण होईल
देशात नुकतीच पद्म पुरस्कारांचीही घोषणा झाली
पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या नामावलीत अशी अनेक नावे आहेत ज्यांच्या बद्दल लोकांना फारशी माहिती नाही
आपल्या देशाचे हे प्रसिद्धीपासून दूर असलेले हे नायक आहेत ज्यांनी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असामान्य कार्य केले आहे
उत्तराखंडमधल्या बसंती देवी जी यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे
बसंती देवी यांनी आपल्या आयष्यात सदैव संघर्ष केला
त्यांच्या पतीचे अकाली निधन झाल्यानंतर त्या एका आश्रमात राहू लागल्या
इथे राहून त्यांनी नदी वाचवण्यासाठी संघर्ष केला आणि पर्यावरणासाठी बहुमोल योगदान दिले
महिला सबलीकरणासाठीही त्यांनी मोठे कार्य केले आहे
अशाच प्रकारे मणिपूरच्या 77 वर्षाच्या लौरेम्बम बीनो देवी दशकांपासून मणिपूरच्या लिबा टेक्सटाईल आर्टचे संरक्षण करत आहेत
त्यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे
मध्य प्रदेशच्या अर्जुन सिंह यांना बैगा आदिवासी नृत्य कलेला ओळख प्राप्त करून दिल्याबद्दल पद्म सन्मान मिळाला आहे
पद्म सन्मान प्राप्त करणारी आणखी एक व्यक्ती आहे श्रीमान अमाई महालिंगा नाईक
हे कर्नाटकमध्ये राहणारे एक शेतकरी आहेत
त्यांनाकाही लोक टनेलमॅनही म्हणतात
शेतीमध्ये त्यांनीअसे कल्पक प्रयोग केले आहेत जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल
त्यांच्या प्रयत्नाचा छोट्या शेतकऱ्यांना मोठाफायदा होत आहे
असे आणखीही अनसंग हिरो आहेतज्यांचा देशाने त्यांच्या योगदानासाठी गौरव केला आहे
त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा आपणही नक्कीच प्रयत्न करा
यातून जीवनात आपल्याला बरच शिकायला मिळेल
माझ्या प्रिय देशवासीयानो अमृत महोत्सवाबाबत आपण सर्वजण मला अनेक पत्र आणि मेसेज पाठवत आहात अनेक सूचनाही करत आहात
याच शृंखलेत मला काही अविस्मरणीय अनुभव आले
मला एक कोटीहून अधिक मुलांनी आपली मन की बात पोस्ट कार्ड द्वारे लिहून पाठवली
ही एक कोटी पोस्ट कार्ड देशाच्या वेगवेगळ्या भागातून आली आहेत परदेशातूनही आली आहेत
वेळ काढून यातली बरीचशी पोस्ट कार्ड वाचण्याचा मी प्रयत्न केला
देशाच्या भविष्याप्रती आपल्या नव्या पिढीचे विचार किती व्यापक आहेत याची प्रचीती या पोस्ट कार्ड मधून येते
मन की बात च्या श्रोत्यांसाठी काही पोस्ट कार्ड मी सामायिक करू इच्छितो
आसाममधल्या गुवाहाटी इथून रिद्धिमा स्वर्गियारीचे हे पोस्ट कार्ड आहे
रिद्धिमा सातवीची विद्यार्थिनी आहे तिने लिहिले आहे स्वातंत्र्याच्या 100व्यावर्षात एका असा भारत ती पाहू इच्छिते जो जगातला सर्वात स्वच्छ देश असेल जो दहशतवादापासून संपूर्णपणे मुक्त असेल शंभर टक्के साक्षर देशात त्याचा समावेश असेल ज्यामध्ये शून्य अपघात असतील आणि शाश्वत तंत्रज्ञानातून अन्नसुरक्षेत सक्षम असेल
रिद्धिमाआपल्या देशाच्या कन्या जो विचार करतातजी स्वप्ने देशासाठी पाहतात ती तर पूर्ण होतातच
जेव्हा सर्वांचे प्रयत्न एकत्रित होतील आपली युवा पिढी हे लक्ष्य समोर ठेवून काम करेल तेव्हा आपण जसा भारत घडवू इच्छित आहात तसा नक्कीच घडेल
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथल्या नव्या वर्मा कडूनही एक पोस्ट कार्ड आले आहे
नव्याने लिहिले आहे
2047 मध्ये अशा भारताचे स्वप्न आहे जिथे सर्वाना सन्मानाचे जीवन मिळावे जिथे शेतकरी समृध्द असावा आणि भ्रष्टाचाराला थारा नसावा
नव्या देशासाठीचे आपले स्वप्न अतिशय प्रशंसनीय आहे
या दिशेने देश झपाट्याने वाटचालही करत आहे
भ्रष्टाचारमुक्त भारताचा उल्लेख आपण केला आहे
भ्रष्टाचार एखाद्या वाळवी प्रमाणे देश पोखरून काढतो
त्यापासून मुक्त होण्यासाठी 2047 ची वाटकशाला पहायची हे काम आपण सर्व देशवासियांनी आजच्या युवा पिढीने मिळून करायचे आहे लवकरात लवकर करायचे आहे आणि त्यासाठी सर्वात आवश्यक आहे ते म्हणजे आपण आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यायचे
जिथे कर्तव्य बजावण्याची जाणीव असते
कर्तव्याला सर्वात पहिले प्राधान्य असते तिथे भ्रष्टाचार फिरकतही नाही
मित्रहो आणखी एक पोस्ट कार्ड माझ्या समोर आहे चेन्नई मधून मोहंमद इब्राहीम याचे
2047 मध्ये भारत संरक्षण क्षेत्रात एक सामर्थ्यवान शक्ती म्हणून पाहण्याची त्याची इच्छा आहे
चंद्रावर भारताचा आपला संशोधन तळ असावामंगळावर मानवी वस्ती वसवण्याचे काम भारताने सुरु करावे
त्याच बरोबर आपली वसुंधरा प्रदूषण मुक्त करण्यात भारताची मोठी भूमिका इब्राहीम पाहत आहे
इब्राहीम आपल्यासारखे युवा ज्या देशाकडे आहेत त्या देशासाठी काहीच अशक्य नाही
मित्रहो माझ्यासमोर आणखी एक पत्र आहे
मध्यप्रदेश मधल्या रायसेनच्या सरस्वती विद्या मंदिरात 10वीत शिकणारी विद्यार्थिनी भावना हिचे
सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आपण पोस्ट कार्ड तिरंग्यानेसजवले आहे ते मला खूपच आवडले
क्रांतिकारक शिरीष कुमार बद्दल भावनाने लिहिले आहे
मित्रहो गोव्यामधून मला लॉरेन्शियो परेराचे पोस्टकार्ड ही मिळाले आहे
ही बारावीची विद्यार्थिनी आहे
या पत्राचा विषय आहे स्वातंत्र्याचे अनसंग हिरो
याचा आशय मी आपल्याला सांगतो
यात लिहिले आहे भिकाजी कामा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या शूर महिलांपैकी एक होत्या
मुलींच्या सबलीकरणासाठी त्यांनी देशविदेशात अनेक अभियाने हाती घेतली
अनेक प्रदर्शने भरवली
भिकाजी कामा या निश्चितच स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात धाडसी महिलांपैकी एक होत्या
1907 मध्ये त्यांनी जर्मनी मध्ये तिरंगा फडकवला होता
हा तिरंगा डिझाईन करण्यामध्ये ज्या व्यक्तीने त्यांना साथ दिली ती व्यक्ती होती श्री श्यामजी कृष्ण वर्मा
श्री श्यामजी कृष्ण वर्मा जी यांचे निधन 1930 मध्ये जिनिव्हा इथे झाले
त्यांची अंतिम इच्छा होती की भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात
1947 मध्ये स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या अस्थी भारतात परत आणायला हव्या होत्या
मात्र हे घडले नाही
कदाचित परमात्म्याची इच्छा असावी की हे काम मी करावे आणि हे काम करण्याचे भाग्य मला लाभले
मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो तेव्हा 2003 मध्ये त्यांच्या अस्थी भारतात आणण्यात आल्या
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृती प्रीत्यर्थत्यांच्या जन्म स्थळी कच्छ च्या मांडवी इथे एक स्मारक उभारण्यात आले आहे
मित्रहो भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह फक्त आपल्याच देशात आहे असे नव्हे
भारताचा मित्र असलेल्या क्रोएशिया या देशातूनही मला 75 पोस्ट कार्ड आली आहेत
क्रोएशियाच्या जाग्रेब इथे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस् अॅन्ड डीझाईनच्या विद्यार्थ्यांनी ही 75कार्डे भारताच्या जनतेसाठी पाठवली आहेत आणि अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
आपणा सर्व देशवासीयांच्या वतीने मी क्रोएशिया आणि तिथल्या जनतेला धन्यवाद देतो
माझ्या प्रिय देशवासीयानो भारत शिक्षण आणि ज्ञानाची तपो भूमी राहिला आहे
आपण शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित ठेवले नाही
तर जीवनाचा समग्र अनुभव म्हणून त्याकडे पाहिले
आपल्या देशाच्या थोर व्यक्तीमत्वांचे शिक्षणाशीदृढ नाते राहिले आहे
पंडित मदन मोहन मालवीय जी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलीतर महात्मा गांधी यांनी गुजरात विद्यापीठ निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली
गुजरात मधल्या आणंद इथे एक खुपच उत्तम स्थान आहेवल्लभ विद्यानगर
सरदार पटेल यांच्या आग्रहावरून त्यांचे दोन सहकारी भाई काका आणि भिखा भाई यांनी तिथल्या युवकांसाठी शिक्षण केंद्राची स्थापना केली
अशाच प्रकारे पश्चिम बंगाल मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतनची स्थापना केली
महाराजा गायकवाड हे ही शिक्षणाच्या प्रमुख समर्थकांपैकी एक होते
त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभारल्या आणि डॉ आंबेडकर आणि श्री ऑरोबिन्दो यांच्यासह अनेकांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले
अशाच महान व्यक्तींमध्ये एक नाव आहे ते म्हणजे राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे
राजा महेंद्र प्रताप सिंह जीयांनी एका टेक्निकल शाळा स्थापन करण्यासाठी आपले घरच सुपूर्द केले होते
अलीगड आणि मथुरा इथे शिक्षण केंद्राच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली
काही दिवसांपूर्वी अलीगडमध्ये त्यांच्या नावाच्या एका विद्यापीठाचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले
शिक्षणाचा प्रकाश जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती भावना भारतात आजही कायम आहे याचा मला आनंद आहे
या भावनेमधली सर्वात सुंदर बाब काय आहे हे आपण जाणता का ही बाब म्हणजे शिक्षणाबाबतची ही जागरूकता समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसून येत आहे
तमिळनाडूतल्या त्रीप्पूर जिल्ह्यतल्या उदुमलपेट ब्लॉक इथे राहणाऱ्या तायम्मल जी यांचे उदाहरण तर अतिशय प्रेरणादायी आहे
तायम्मल जी यांच्याकडे स्वतःची जमीन नाही
अनेक वर्षापासून त्यांचे कुटुंब नारळ पाण्याची विक्री करून आपला चरितार्थ चालवत आहे
आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी आपल्या मुलामुलीना शिक्षण देण्यात तायम्मल जी यांनी कोणतीही उणीव ठेवली नाही
त्यांची मुले चिन्नवीरमपट्टी पंचायत युनियन मिडल स्कूल मध्ये शिकत होती
एक दिवस शाळेतल्या पालकांच्या बैठकीत असा विषय निघाला की वर्गांची आणि शाळेची स्थिती सुधारली पाहिजे
शाळेतील पायाभूत सुविधा व्यवस्थित केल्या पाहिजेत
तायम्मलजी देखील त्या बैठकीत उपस्थित होते
त्यांनी सगळे ऐकले
या बैठकीतील चर्चा शेवटी या कामांना पैसे कमी पडतात ह्या विषयावर आली
याच्यानंतर तायम्मलजींनी जे केले त्याची कोणी कल्पना देखील करू शकले नसते नारळपाणी विकून थोडेफार पैसे कमावणाऱ्या तायम्मलजींनी एक लाख रुपये शाळेसाठी दान केले खरंच असं करण्यासाठी खूप मोठं मन पाहिजे सेवाभाव पाहिजे
तायम्मलजींचे म्हणणे आहे की आत्ताच्या शाळेत आठव्या वर्गापर्यंत शिक्षण होते
आता जेव्हा शाळेतील पायाभूत सुविधा सुधारतील तेव्हा शाळेत उच्च माध्यमिक वर्गापर्यंत शिक्षण सुरू होईल
आमच्या देशातल्या शिक्षण विषयक ह्याच भावनेचे मी वर्णन करत होतो
मला आयआयटी BHUच्या माजी विद्यार्थ्याने केलेल्या अशाच प्रकारच्या दानाविषयी कळले आहे
भू चे माजी विद्यार्थी असलेल्या जय चौधरीजींनी आयआयटी भू फाउंडेशनला एक मिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ साडेसात करोड रुपये देणगीदाखल दिले आहेत
मित्रांनो आमच्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडले गेलेले खूप लोक आहेत जे दुसऱ्यांना मदत करून समाजाच्या विषयीचे आपले कर्तव्य बजावत आहेत
मला खूप आनंद आहे की अशा प्रकारचे प्रयत्न उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात खास करून आमच्या वेगवेगळ्या आयटीजमध्ये नेहमी बघायला मिळत आहेत
केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये देखील अशा प्रकारच्या प्रेरक उदाहरणांची कमतरता नाही
या प्रकारचे प्रयत्न आणखी वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशभरात विद्यांजली अभियानाची सुरुवात झाली आहे
याचा उद्देश वेगवेगळ्या संघटनांच्याकडूनCSR आणि खाजगी क्षेत्रातील योगदानातून देशभरातील शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा आणणे हा आहे
विद्यांजली अभियान सामुदायिक भागीदारी आणि जबाबदारीची भावना वाढवत आहे
आपल्या शाळा महाविद्यालयाशी नेहमी संपर्कात राहणे आपल्या क्षमतेनुसार काही न काही योगदान देत राहणे ही एक अशी गोष्ट आहे जिचे समाधान आणि आनंद हा त्याचा अनुभव घेतल्यावरच कळतो
माझ्या प्रिय देशवासीयांनो निसर्गाविषयी प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा ही आमची संस्कृती देखील आहे आणि आमचा सहज स्वभाव देखील आहे
नुकतीच जेव्हा मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण हे जग सोडून गेली तेव्हा आमच्या याच संस्कारांची झलक दिसली
या वाघिणीला लोक कॉलरवाली वाघीण असे म्हणत
वनविभागाने तिला T१५ असे नाव दिले होते
या वाघिणीच्या मृत्यूने लोकांना इतके भावूक केले की जसे काही त्यांचे आपले कोणीतरी नातेवाईक हे जग सोडून गेले आहे
लोकांनी वाघिणीचे रीतसर अंतिम संस्कार केले संपूर्ण सन्मानाने आणि प्रेमाने वाघिणीला निरोप दिला
आपण पण ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर नक्कीच पाहिली असतील
आम्हां भारतीयांच्या मनात असलेल्या निसर्ग आणि जीवसृष्टी विषयीच्या प्रेमाचे संपूर्ण जगात खूप कौतुक झाले
कॉलरवाल्या वाघिणीने आपल्या आयुष्यभरात 29 बछड्यांना जन्म दिला आणि पंचवीस बछड्यांचे संगोपन करून मोठे केले
आम्ही टीटी १५ चे जगणे देखील साजरे केले आणि जेव्हा तिने हे जग सोडले तेव्हा अत्यंत भावनापूर्ण निरोप देखील दिला
हीच तर भारतीय लोकांची विशेषता आहे आम्ही प्रत्येक चैतन्यपूर्ण जीवाशी प्रेमाने संबंध जोडतो
असेच एक दृश्य आम्हांला या वेळी गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये देखील बघायला मिळाले
या परेडच्या वेळी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकदलातील विराट घोड्याने आपल्या शेवटच्या परेडमध्ये भाग घेतला होता
विराट घोडा 2003 मध्ये राष्ट्रपती भवनात आला होता आणि प्रत्येक वर्षी गणतंत्र दिवसात कमांडंट चार्जर म्हणून आघाडीवर राहत असे
जेव्हा कोणा विदेशी राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रपतिभवनात स्वागत होत असे त्या वेळीदेखील तो आपली ही महत्त्वाची भूमिका बजावत असे
यावर्षी सैन्य दिवसाच्यावेळी विराट घोड्याला सेनाप्रमुखांच्या कडून सीओएस प्रशस्ती पत्र दिले गेले होते
विराटच्या विराट सेवा पाहून त्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या नंतर तितक्याच विराट रीतीने निरोप दिला गेला
माझ्या प्रिय देशवासियांनो जेव्हा निष्ठापूर्वक प्रयत्न होतात उदात्त वृत्तीने काम होते तेव्हा त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येतात
याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते आसामचे
आसामचे नाव घेतल्यावर तिथले चहाचे मळे आणि अनेक नॅशनल पार्कसचा विचार जसा मनात येतो तसेच एकशिंगी गेंड्याचे चित्र पण आपल्या मनात उमटते
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकशिंगी गेंडा नेहमीच आसामी संस्कृतीचा भाग राहिला आहे
भारतरत्न भूपेन हजारिकांचे हे गाणे प्रत्येक मनात नेहमीच गुंजत असते
मित्रांनो याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे आणि तो या भावनेशी खूप सुसंगत आहे
या गाण्यात म्हटले गेले आहे की काझीरंगाचा हिरवागार परिसर हत्ती आणि वाघांचे घर एक शिंगी गेंड्यांची भूमी बघा आणि पक्ष्यांचा मधुर आवाज ऐका
आसामच्या हातमागावर विणल्या जाणाऱ्या विश्व प्रसिद्ध मुंगा आणि एरी पोशाखावर ही गेंड्यांची आकृती असते
पण आसामच्या संस्कृतीत ज्या गेंड्यांचे इतके महत्त्व आहे त्या गेंड्यानादेखील संकटांचा सामना करायला लागत होता
वर्ष 2013 मध्ये 37 आणि 2014 मध्ये 32 गेंड्यांना तस्करांनी मारून टाकले होते
या आव्हानाचा सामना करण्यासाठी आसाम सरकारने विशेष प्रयत्न करून गेंड्यांच्या शिकारी विरुद्ध एक खूप मोठी मोहीम चालवली होती
गेल्या 22 सप्टेंबरला विश्व गेंडा दिनाच्यावेळी तस्करांकडून जप्त केली गेलेली 2400 हून जास्त शिंगे जाळून टाकली गेली होती
हा तस्करांसाठी सख्त इशारा होता
अशाच प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता आसाममधील गेंड्यांच्या शिकारीची संख्या खूप कमी झाली आहे
2013 मध्ये ३७ गेंडे मारले गेले होते २०१४ मध्ये ३२ गेंडे तस्करांनी मारून टाकले होते
पण आता 2020 मध्ये दोन आणि 2021 मध्ये फक्त एका गेंड्याची शिकार केली गेल्याची बाब समोर आली आहे
आसामच्या लोकांनी गेंड्याना वाचवण्यासाठी केलेल्या संकल्पाची मी प्रशंसा करतो
भारतीय संस्कृतीमधील विविध रंगांमुळे आणि अध्यात्मिक शक्तीमुळे भारतीय संस्कृतीने नेहमीच जगभरच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे
जर मी आपल्याला सांगितले की भारतीय संस्कृती अमेरिका कॅनडा सिंगापूर पश्चिम युरोप आणि जपान मध्ये खूप लोकप्रिय आहे तर ही गोष्ट आपल्याला खूप सामान्य साधारण वाटेल त्यात तुम्हाला काहीच विशेष आश्चर्य वाटणार नाही
पण जर का मी असे सांगितले की लॅटिन अमेरिका आणि साऊथ अमेरिकेतदेखील भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण आहे तर आपण नक्कीच विचार कराल
मेक्सिकोमध्ये खादीला प्रोत्साहन देण्याची गोष्ट असेल किंवा ब्राझीलमध्ये भारतीय परंपरांना लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न असेल मन की बात मध्ये आपण या विषयांवर याआधीही चर्चा केलेली आहे
आज मी तुम्हाला अर्जेंटिनामध्ये भारतीय संस्कृतीचा जो झेंडा फडकत आहे त्याच्याविषयी सांगणार आहे
अर्जेंटिना मध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण आहे
2018 मध्ये मी जेव्हा अर्जेंटिना दौरा केला होता तर तेव्हा त्यात योग कार्यक्रमात योग फॉर पीस मध्ये भाग घेतला होता
अर्जेंटिनात एक संस्था आहे हस्तिनापुर फाउंडेशन
तुम्हाला आश्चर्य वाटेल ना ऐकून कुठे अर्जेंटिना आणि तिथे देखील हस्तिनापुर फाउंडेशन हे फाउंडेशन अर्जेंटिनातील भारतीय वैदिक परंपरांच्या प्रचारासाठी कार्यरत आहे
याची स्थापना चाळीस वर्षांपूर्वी मॅडम प्रोफेसर ऎडा एलब्रेक्ट ह्यांनी केली होती
आता प्रोफेसर ऎडा एलब्रेक्ट नव्वद वर्षांच्या होणार आहेत
भारतासोबत त्यांचा ऋणानुबंध कसा जोडला गेला हे पण खूप मनोरंजक आहे जेव्हा त्या अठरा वर्षांच्या होत्या तेव्हा पहिल्यांदा भारतीय संस्कृतीच्या शक्तीचा परिचय त्यांना झाला
त्यांनी भारतात बराच काळ व्यतीत केला
भगवद्गीता आणि उपनिषदांविषयी सखोल माहिती घेतली
आज हस्तिनापुर फाऊंडेशनचे चाळीस हजाराहुन अधिक सदस्य आहेत आणि अर्जेंटिना आणि इतर लॅटिन अमेरिकी देशात याच्या जवळपास तीस शाखा आहेत
हस्तिनापुर फाउंडेशनने स्पॅनिश भाषेत शंभरहून अधिक वैदिक आणि दार्शनिक ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत
त्यांचा आश्रम देखील खूप मनमोहक आहे
आश्रमात 12 मंदिरांचे निर्माण केले गेले आहे ज्याच्यात अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत
या सगळ्यांच्या मध्यभागी एक मंदिर असेही आहे की जे अद्वैतवादी ध्यानासाठी बनवले गेले आहे
मित्रांनो अनेक उदाहरणे आपल्याला असे सांगतात की आपली संस्कृती केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक अनमोल वारसा आहे
जगभरातील लोक आपल्या संस्कृतीची माहिती करून घेऊ इच्छितात समजून घेऊ इच्छितात आणि तसे जगू इच्छितात
आपण देखील संपूर्ण उत्तरदायित्व घेऊन आपल्या या सांस्कृतिक वारश्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवून ती सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
माझ्या प्रिय देशवासियांनो मी आता तुम्हाला आणि खास करून आपल्या युवकांना एक प्रश्न विचारू इच्छितो
मला सांगा तुम्ही एका वेळी किती पुशअप्स करू शकता मी जे आपल्याला सांगणार आहे ते ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल मणिपूरचा 24 वर्षांचा युवक थौनाओजम निरंजॉय सिंह ह्याने एका मिनिटात 109 पुशअप्स करून एक नवा विक्रम स्थापित केला आहे
निरंजॉय सिंह ह्याच्यासाठी विक्रम स्थापित करणे ही काही नवी गोष्ट नाही याच्याआधी देखील त्याने एका मिनिटात एका हाताने सर्वात जास्त नकल पुशअप्स करण्याचा विक्रम केला होता
मला पूर्ण विश्वास आहे की निरंजॉय सिंहमुळे आपल्याला देखील प्रेरणा मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्ती हा आपण आपल्या आयुष्याचा एक भाग बनवाल
मित्रांनो आज मी आपल्याला लडाखची अशी एक माहिती सांगू इच्छितो ज्याविषयी कळल्यावर आपल्याला खूप अभिमान वाटेल
लडाखला लवकरच एक शानदार ओपन सिंथेटिक ट्रॅक आणि ऍस्ट्रो टर्फ फुटबॉल स्टेडियमची भेट मिळणार आहे
हे स्टेडियम दहा हजार फूट पेक्षाही जास्त उंचीवर बनवले जात आहे आणि ते लवकरच तयार होईल
लडाखमधील हे सर्वात मोठे स्टेडियम असेल जिथे तीस हजार प्रेक्षक एका वेळी बसू शकतील
लडाखच्या या आधुनिक फुटबॉल स्टेडियम मध्ये आठ लेन्सचा सिंथेटीक ट्रॅक देखील असेल
याच्या शिवाय इथे 1000 जण राहू शकतील अशी वसतीगृहाची सुविधादेखील असेल
आपल्याला हे ऐकून खूप आनंद वाटेल की या स्टेडियमला फुटबॉलची सर्वात मोठी संस्था असलेल्या फिफा ने देखील प्रमाणित केले आहे
जेव्हा कधी खेळासाठी अशी भव्य सुविधा तयार होते तेव्हा देशभरातील युवकांना एक चांगली संधी मिळते
त्यासोबतच जिथे अशी व्यवस्था तयार होते आहे तिथे देखील देशभरातील लोकांचे येणे जाणे होते पर्यटनाला चालना मिळते
रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात
ह्या स्टेडियमच्या फायदा लडाखमधील आमच्या अनेक युवकांना देखील होणार आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बात मध्ये यावेळी देखील आपण अनेक विषयांवर चर्चा केली
एक विषय अजून असा आहे की जो सध्या सर्वांच्याच मनात आहे आणि तो आहे कोरोना
कोरोनाच्या नव्या लाटेशी भारत यशस्वीपणे लढत आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की आतापर्यंत जवळजवळ साडे चार करोड मुलांनी कोरोना लसीचा डोस घेतलेला आहे
याचा अर्थ असा झाला की पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोमर्यादेतील जवळजवळ साठ टक्के युवकांनी तीन ते चार आठवड्यांतच लस घेतलेली आहे
यामुळे आमच्या युवकांचे केवळ संरक्षणच होणार नाही आहे तर त्यांना त्यांचे शिक्षण निर्वेधपणे सुरू ठेवण्यात देखील मदत होणार आहे
अजून एक चांगली गोष्ट ही पण आहे की वीस दिवसांच्या आतच एक करोड लोकांनी प्रिकॉशन दोसे देखील घेतलेला आहे
आपल्या देशातील लसीवर देशवासीयांच्या असलेला विश्वास ही आपली खूप मोठी शक्ती आहे
आता तर कोरोना संक्रमणाच्या केसेस देखील कमी व्हायला सुरुवात झाली आहे
हा खूपच सकारात्मक संकेत आहे
लोक सुरक्षित राहोत देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग कायम राहो हीच प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे
आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मन की बात मध्ये काही गोष्टी सांगितल्याशिवाय मी राहूच शकत नाही जसे की स्वच्छता अभियान आपण विसरून चालणार नाही एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या विरुद्धच्या अभियानाला आणखी गती आणण्याची आवश्यकता आहे वोकल फोर लोकलचा मंत्र ही आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला आत्मनिर्भर भारत अभियानासाठी देखील मनापासून कार्यरत राहायचे आहे
आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचणार आहे
याच कामनेसह मी आपला निरोप घेतो
खूप खूप धन्यवाद